तसेच भारतात आठव्या शतकात ईस्लामाचा परिचय झाला आहे. हा धर्म भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागात राहतो. स्वयंपाक पद्धती आणि अन्न. भारतात परंपरा कुटुंब आणि धर्मानुसार विविध प्रकारची पाककृती आहे. स्वयंपाकाची शैली प्रदेशानुसार बदलते आणि जे गुजराती स्वयंपाक पद्धत गुजरातमध्ये, महाराष्ट्रीयन स्वयंपाक पद्धत, बंगाल स्वयंपाक पद्धत, पंजाबी स्वयं पाक पद्धत, दक्षिण भारत स्वयंपाक पद्धत, कश्मीर स्वयंपाक पद्धती अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यावर स्वयंपाक पद्धती असू शकतात. भारतात मुख्य अन्न म्हणजे तांदुळ, डाळी आणि गहू. म्हणजे ते पारंपरिक अन्न. तांदूळ आहे. भारतीय अण्णांमध्ये भाज्या, धान्य, मसाले, औषधी वनस्पती आणि फळे यांचा सूक्ष्म वापर आहे. भारतीय पाककृती ही जगातील वैविध्यपूर्ण पाककृती पैकी एक आहे. आणि भारतामध्ये बनणाऱ्या काही पदार्थांना एक वेगळेच महत्त्व आहे. भारतामधील दोन प्रकारचे अन्न खाणारे लोक आहेत, ते म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. वास्तुकला इतिहासाच्या विविध कालखंडाशी संबंधित भारतीय वास्तुकला आहे. आणि भारतीय संस्कृतीमधील ही मोठी एक मोठी उपलब्धी आहे. भारतात मुख्यतः हिंदू मंदिरांची वास्तुकला आणि इस्लामिक वास्तुकला ही प्रसिद्ध वास्तू कला आहे. ताजमहल, कुतुबमिनार lotus temple हवामहल, मक्का मज्जीद ही भारतातील पारंपारिक वास्तुकला इमारत आहे आणि ताजमहल ही मुघल स्थापत्य कलेतील सर्वात प्रसिद्ध वास्तुकला आहे. कला भारतीय कलांमध्ये विविध कलांचा समावेश होतो आणि भारतीय कला ही इतिहासकारांना माहिती मिळवण्यासाठी एक समृद्ध स्त्रोत आहे. भिंबेटका रॉक शेल्टरस ही भारतीय कलेची पहिली चित्रकला आहे आणि त्याचबरोबर अजिंठा चित्रकला गुहा चित्रकला, बौद्ध ताडपत्री, हस्तलिखिती हे सर्व चित्रे प्रसिद्ध आणि पारंपारिक भारतीय चित्रकलेची उत्तम उदाहरणे आहेत. वस्त्र संस्कृती भारतातील समृद्ध वस्त्रसंस्कृती ही भारतातील तापमान भूगोल कौटुंबिक परिस्थिती संस्कृती भारतीय वस्त्र वस्त्र संस्कृती बदलत असते. भारतीय कपडे म्हणजे साडी, भारतीय सलवार-कमीज, कुर्ता, पुरुषांचे धोतर, पुरुषांची शेरवानी. भारतात एकूण एकूण तीस राज्ये आहेत. आणि प्रत्येक राज्याची dressing शैली वेगवेगळी आहे. भारतीय dressing style मध्ये राज्यानुसार बदल होत असतो म्हणजेच प्रत्येक राज्याची dressing शैली वेगळी असते. महिलांसाठी पंजाबचे पारंपारिक कपडे म्हणजे पटियाला सलवार आणि पुरुषांसाठी ती सलवार-कमीज तसेच गुजरातमध्ये घागरा-चोली लेहंगा-चोली गुजराती साडी

कर्नाटकात silk च्या साड्या प्रसिद्ध आहेत. आणि पुरुष अंगवस्त्र असलेली लुंगी घालतात. तसेच महाराष्ट्रामध्ये साडी किंवा महाराष्ट्रीयन साडी ही स्त्रियांचा

नृत्य भारतीय नृत्यशैली ही विविध नृत्य शैली प्रसिद्ध आहे. भारतीय नृत्य प्रकारचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारात केले जाते. ते म्हणजे लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, कुचीपुडी, मनिपुरी हे काही जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहेत. भारतीय संगीत भारतीय संगीतामध्ये शास्त्रीय संगीत, गझल, भारतीय लोकसंगीत, पंजाबी संगीत, भक्ती संगीत असे विविध प्रकारचे संगीत आहे. मीराबाई तुलसीदास आणि कबीर यासारखे लोकप्रिय गीतकार हे भारतीय संस्कृतीचे पारंपरिक कवी आहेत. family वीणा, सतार, श्रुतिपेटी, हार्मोनियम, खंजिरा, झांज मार्फिन, वायोलिन, नादूस्वरम, बासरी, उद्ग्रम अशी बरीच पारंपारिक वाद्य आहेत.

हम्म काय विषय काय आहे तुझ्या लग्नाचा?

आह बोल आता हम्म काय विषय तुझा बाकी?

हम्म ओके काहीच नको मला माझी खूप इच्छा आहे लग्न लवकर करायेची, पण आता घरचे काही मनावर घेईना एवढं आणि नोकरी पन भेटत नारे नोकरी भेटली कि मग करता येते लग्न. अरे तुमच्या सारख्यांना कायरे नोकरी ची गरज, तुला महित आहे का नोकरी ची गरज कोणाला असते नोकरीची गरज आमच्या सारख्याला असते. आम्हांला नोकरी भेटली तर च छोकरी भेटते.

आम्हांला नाही सांगायचं म्हणे याच्या साठी शिकवलं का म्हणे तुला अरे यार अवघट आहे यार तुमच्या घरच्यांचं नाही. हम्म आता ते त्याचं माझ तुम्ही म्हणता मुलीना मुली म्हणतात कि मुलान सरक पकडा आम्हांला पण करा मग स्वताच्या पैशांनी लग्न.

हो एक लग्नान कारायेचे, अन एक लग्न नाही करायेचे हाये कि नाही? तस नाहीरे बाबा, आपण म्हणतोना वा अस काही नाही मुलीना जे सगळ एकदम म्हणजे काहीना त्यांना जीमेदारी वगेरे अस नसत काही नाही. घरच्यांना सांगून ठेवलय स्वताच्या पैशावर

माहित नाही कुठे गेल म्हणून जर ऐकली कधी Recording

बर आहे बर आहे बाकी

हेच चालू आहे Office ला जातो मुली पाहतो. जिला आवडल पन ती Already दुसऱ्या पोरांसोबत राहती आवघड चाललं माझ पण. अरे बापरे! त्यातल्या त्यात एक जण असी भेटली कि आशी पूड चालत कशी अरे बापरे तस काय माग कोणी तरी लात घालीन तिला हे बग ते आपन चांगला विषय निवडू मी तुला हे सांगते आहे

लग्नाविषयी काय मत आहे तुझ बाकी? माझ्या लग्नांविषयी तर बाबू मला खूप सारे लग्नान करायेचे आहे माहित आहे का? किती तरी पण दहा पंधरा?

प्रत्येक वर्षी एक केल नंतर म्हणजे कस माहित आहे का आज माझ वय आहे पंचविस. आता इथून पुढं समजा पंचविसाव्या वर्षी माझ पहिल लग्न झाल तर मी काय करण जो पर्यंत चाळीस वर्षाच होईल तो पर्यंत मी किती लग्न करेल माहित आहे का?

हो बापरे! आजून पण माझ Body maintain असलीकी आजून दहा करेल पन्नास वर्षा पर्यंत. मुलाचं एक होत नाही आणि तुला दहा का करायेची आहे? मग माझी खूप इच्छा आहे लहानपणापासून माहित आहे का दरर्वर्षी एक लग्न करायेच.

हम्म तुझा कसा आहे विषय लग्नाचा बोलायचं मग? अरे म्हंटल तू मला अस काय वाटायेच कि तुझ नेटवर्क जरा जात आहे. Hello

अरे मी तर जाणार होतो रे तिथं पण काय झाल माहित आहे का गेलोच नाही. काय झाल? गेलोच नाही लग्नाला तिथं माहित आहे का मला बोलावलं च नाही माझ्या मित्रानी लग्नामध्ये तर गेलोच नाही.

अरे बोल ना

अह अह अह तर ते तुला सांगत नव्हतो का एक मुलगी आवडली पन ती अशी पूड शेकाने चालते मग ते मुलगा म्हणतंय लई बडबड करते ना कर ना तू कर अस म्हणतो तिला बर

सांगते मी आता अं बालविवाहाची समस्या मराठी मध्ये

बालविवाह समस्या या विषयवार एकदम जुनिप्रथा होती ही. या प्रथा मध्ये बग विश्वास नको मुकेत तरी सांग अरे मी तुला सांगूका तुझ काय मत आहे बालविवाह वर मला सांग बर खरंच तुझ लग्न करत होते वाटतं लहानपणी तू का केल नाही

हा तुला नव्हतं आवडत का? Hello

ह करायला पाहिजे होत माहिती आहे का? हम्म तू हसती आहे का? हसायचं नाही माहित आहे का, लग्न करायला पाहिजे होत तू तिथं मला तिथं बोलन होत नव्हतंय ते बाबू पण बिलकुल हम्म तुला एक सांगु का?

कस माहित आहे का आपण तुझ्या लग्नानाच्या वेळेस काय करू माहित आहे का आपण स्वयंवर ठेवू बर का स्वयंवर म्हणजे काय? मस्तपैकी असं स्वयंवर म्हणजे तिथं काय करू सगळ्या गावातल्या मुलांना बोलवू बाहेरगावच्या मुलांना आमंत्रण देऊ या आमच्या मुलीच लग्नआहे. मग आपण तिथं एक काय Challenge ठेऊ.

कि जो एका दिवसात आणि एका रात्री मध्ये एक Android application तयार करीन. हाय कि नाही म्हणजे तुला तुला मला Single ठेवायचा विचार चालू आहे का? नाही ग, एकसे एक बढकर भेटन माहित आहे का तुला. जो तयार करेन ना तो पण असा मस्त कि त्याला पगार राहील एक नंबर तुझी मजा होईल गाडी वगैरे राहील मग ते ते तो एक Sign up application बनून देईल मग झाल. नाही नाही Android application म्हणजे कस त्याची पण काही तरी मर्यादाआहे ना.

तुझ्या जवळ कोणी गेल का तू बोलायच Earphone वाली Earphone वाली कुठं झाली काय माहित आह कोण इअरफोन? इअरफोनवाली रे आत्ता गेली बहेर

बर बर किती वेळ झाल मग? आता काहीच माहित नाही आठवा मिनिट लागल दहा सेकंदानी, मला पण एकदम बोर झाल माहिती आहे बर तुझा मित्र तुझे मित्राविषयी सांग मग माझ मित्र लई छपरी आहे बाबा लई मुली पाहतात ते.

ते बघ आता ती मुलगी बाहेर गेली कस भांग बिंग पाडतोयें केस Set करतोय ह ह अजून? दुसरा मित्र तो टकला मित्र होता तो तो का? तो बोलतो एका मुलीसंग कॉल वर आता अस चालू आहे त्याच केस आले का त्याला? आले आले तर आले फुट फुट भर आपल एक एक इंच भर हम्म त्याला ती अजून एक मैत्रीण आहे ती छपरी? ते छपरी ती टुकार रे बाबा छपरी म्हणून शब्दाच इज्जत दिल्या वाणी होईन त्याला तू कर मैत्री .

बर आजून? तिच्या मध्ये पोरीची एक पण गुण नाही माहित आहे? अस का म्हणतो रे तिला वाईट वाटन

अर हम्म एकदम पोरावाणी तीन केस सुद्धा Hairstyle छोटी छोटी केली माहित आहे का पोरानवाणी दिसते एकदम. अरे बापरे! अजून?

मग चालन मग आता मला जायेच बाहेर तुला तू पण बंद कर फोन आता bye अरे थांबणा थांबणा तुला जायचं होत बाहेर मुलांसोबत हा Pub ला.

हम्म

party बिर्टी हम्म उशीर होते मग मला जाते मग मी आता नाही करून थांबणा मी इकड माझ्या हातात आहे सगळ तू कशाला उड्या मारती मी जेव्हा म्हणन तेव्हा ऐकणा हे बघ बर नीट बघ बर इरफान कडे बघ बर

सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नरेंद्र मोदी सरकारनं, केंद्र सरकारनं नामिबिया देशातून आठ चित्ते भारतात आणले होते. आत्ताचे बारा अन हे पूर्वीचे आठ अशे total. आता भारतातील चित्त्याची संख्या किती झाली असा प्रश्न जर आला तर वीस, आता या यावेळेस जे काही चित्ते आणण्यात आले. पहिल्यावेळी चित्ते आणण्यात आले त्यावेळेस नरेंद्र मोदी स्वागताला हजर होते. परंतु यावेळेसच्या चित्त्यासाठी केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हाण आणि मध्य प्रदेशचे राज्य वन मंत्री विजय शहा उपस्थित होते. म्हणजे दोन भाग महत्वाचे आहेत. अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ते चित्ते आणले. त्यावेळेस कोण उपस्थित होत. आणि सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला जे काय तिथे नामी या देशातून आणले. त्यावेळेस कोण उपस्थित ए हे दोन भाग याठिकाणी महत्वाचेत. दक्षिण आफ्रिकेतून भारतात शंभर चित्ते आणण्यात आणणार. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतुन भारतात शंभर चित्ते आणण्याच्या संदर्भातला करार करण्यात आला. ह्या दोन देशामध्ये. याबत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामंजस्य करार ठरलेलाय. आणि या करारानुसार दरवर्षी दहा ते बारा चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. पण दक्षिणआफ्रिकेमधनं भारतात जे चित्ते आणण्यात आले आहे. ते पर्यावरणविषयक चालू घडामोडींमध्ये अतिशय महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे या घटनेवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, पुढली जी घटना आहे दोन हजार तेवीस मध्ये जी काय महत्वाची घटनाय, जागतिक हिंदी संमेलन दोन हजार तेवीस. आता जागतिक हिंदी संमेलन जे काय पार पडलय, कोणत्या ठिकाणी पार पडलं? फिजी ला पार पडलं. फिजी या देशामध्ये. कधीच? दोन हजार तेवीसच. उद्देश? जगभरात हिंदीचा प्रसार करणे. काय उद्देश सांगितला? हिंदीचा, हिंदी भाषेचा प्रसा प्रचार करणे. क्रमांक कितवा? बाराव्या क्रमांकाचं हे हिंदी संमेलन आहे. उदघाटन, परराष्ट्रमंत्री S जयशंकर यांनी केलं. पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या दरम्यान. बाराव्या क्रमांकाचं फिजी या देशामध्ये. जागतिक हिंदी संमेलन पार पडलं. हा एक महत्वाचा या ठिकाणी भाग आहे. आता या हिंदी संमेलनाचा, या परिषदेचा मुख्य उद्देश्य काय होता? पारंपरिक ज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. उद्देश काय होतो तुम्हाला इथे प्रश्न येईल. जागतिक हिंदी संमेलन दोन हजार तेवीस. फिजी या देशामध्ये जे काय पार पडलं. त्याचा विषय काय होता. त्याचा उद्देश काय होता. त्याची theme काय होती. असा प्रश्न आला, तर पारंपरिक ज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. ती त्याची theme होती. फिजी येथील शुभकराचे म्हणजे शुभंकर त्याला आपण काय म्हणतो logo ची निवड मुंबई येथील मुन्ना कुशवा, यांनी design केलेल्या, शुभंकराची निवड करण्यात आली. हे जे काई शुभंकर निवडण्यात आलं होत. हे कोणी तयार केलं होत? तर मुन्ना कुशवा यांनी तयार केलं होत. तो कोणत्या ठिकाणचा आहे? तर मुंबईमधील आहे. अशा पद्धतीने लक्षात घ्या. ते आज पंच्यात्तर हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आलाय. त्यात किती, किती रुपयाचं बक्षीस देण्यात आले, असा प्रश्न आला तर आपल्याला तोही देखील भाग माहित असणे गरजेचंय. पहिले जागतिक हिंदी संमेलन हे एकोणीशे पंच्यात्तर ला, नागपूर येथे पार पडले. जागतिक हिंदी संमेलनाची सुरवात कधी झाली? तर एकोणीशे पंच्यात्तरला झाली आणि पहिल संमेलन कोठे पार पडलं? नागपूर याठिकाणी पार पडलं, अशा पद्धतीनं, हा भाग तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील कोणती घटना महत्वचीय. सयुंक्त राष्ट्राच्या पोषण मोहीम, समन्वयक पदी अफसान खान यांची निवड करण्यात आली. आता इथे काय बघा. सयुंक्त राष्ट्राच्या पोषण मोहीम, समन्वयक पदी. आता अफसान खान वर का प्रश्न विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय घटना आहे. सयुंक राष्ट्र संघटनेची काही पोषण मोहीम आहे. ज्या अफसान खान यांची निवड झाली ते भारतीय वंशाचे आहेत. म्हणून बघा इथं. भारतीय वंशाचे हा शब्द इथे आहे बघा. भारतीय वंशाच्या अफसान खान यांची संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेच्या समन्वयक पदी काय करण्यात आली? निवड करण्यात आली. सयुंक्त राष्ट्राचे secretary general अतोनीयो गुटोरेश यांनी त्या संबंधीची घोषणा केली. अफसान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटन चे नागरिकत्व आहे. त्यांच्याकडे कोणत्या देशाचं नागरिकत्व आहे. असा प्रश्न आला तर कॅनडा आणि, ब्रिटन च नागरिकत्व आहे. पोषण वर्धन मोहीम कुपोषण असलेल्या पासट देशामध्ये राबवण्यात येते. आता इथे एक प्रश्न तयार होतो. किती देशामध्ये हि मोहीम राबवण्यात येते. तर पासट देशामध्ये राबवण्यात येते.

मग या ठिकाणी या संयुंक्त राष्ट्राची पोषण मोहीम जी आहे, या मोहिमेन कोणत्या वर्षांपर्यंत त्याच उच्चाटन करण्याचं ठरवलंय? तर, दोन हजार तीस पर्यंत, कुपोषणाचे उच्चाटन करण्याचं ठरलय. हि देखील घटना, परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. त्यानंतरची पुढली अर्थशास्त्र विषयक, आर्थिक घडामोडीची घटना महत्वाची आहे. नीती आयोगाचे नवीन CEO कोण झाले? BV, R शुभ्रमण्यम हे काय झाले त्याचे नवीन CEO झाले. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं गरजेचंय. आता नीती आयोगाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा. नियोजन आयोग जो स्थापन केला होता, भारत सरकारने, पंडित नेहरू यांनी, त्याच्याजागी नीती आयोगाची शासना अं नीती आयोगाची स्थापना नरेंद्र मोदी सरकारने केली. मी या नीती आयोगाची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून BVR शुभ्रमण्यम यांचे नियुक्तीची घोषणा वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झाली.

काम पाहिलेलं आहे. नीती आयोगाच्या आतापर्यंतचे CEO आता BVR सुभ्रमण्यम हे जे नवीन CEO झाले. ते कितवेत? तर चौथे आहेत. पहिले कोणे? शिंदुश्री खुल्लर, दुसरे अमिताभ कान, तिसरे परमेश्वर अय्यर, आणि तो ते BVR सुभ्रमण्यम. आता शिंदूशी खुल्लर या नीती आयोगाच्या पहिल्या CEO पहिल्या महिला CEO अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवला जाईल. त तुमचं म्हणणं असेल कि sir हे चारी लक्षात ठेवायचेय का? हो. लक्षात ठेवायचे. चारी का लक्षात ठेवायचे तुम्हला हे इथं प्रश्न असा format होईल. बघा विद्यार्थीमित्रांनो, कि तो data, ती माहिती, निसती माहित असून उपायोग नाही. का प्रश्न विचारला जाऊ शकतो हे माहिती असणं गरजेचंय. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. गेल्या आठवड्यात जी काही परीक्षा झाली, MPSC ची, त्या MPSC च्या एका मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारलाय, अशे दिनविशेष अं चार-पाच दिनविशेष दिल्यात. आणि प्रश्न असा आहे, कि या दिनविशेष मध्ये, मधोमध येणारा दिनविशेष ओळख म्हंटले. आपण दिनविशेष पाठ करत होतो, पाठ केलेलं दिनविशेष परीक्षेत जायचं, उत्तर लिहायचं. परंतु आता असे चार-पाच दिनविशेष टाकले, तर मग या मधोमध कुठला? समजा उदारणार्थ आपण जानेवारी मधील दिनविशेष घेतले. जानेवारी मधले पाच दिनविशेष जे दिलेय, अन त्यातला मग सगळ्यात, या पाचपैकी मधोमध येणार दिनविशेष कोणताय? असा प्रश्न विचारलाय. मग जो वाचलेला data य, जी माहिती आहे, त्या माहितीवर काय प्रश्न येतात, हे जोपर्यंत लक्षात येत नाही, तोपर्यंत त्याला काई अर्थ नाई. मंग हिथं काय? तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीन नीती आयोगाचं CEO पद भूषवलेलं आहे किंवा नाई, असा प्रश्न आला तर हे आपल्याला चार माहिती असणं अपेक्षित आहे.

ते काई कोणाला माहिती असं नाही. तिथं ज्या वेळेस चार पर्याय, ह्या नीती आयोगाच्या संदर्भातले, मग confusion होत. हे दोन ए का, तीन ए, का एक ए, का चार ए, म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीती आयोगाचा long form आहे. पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा ला स्थापना करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. निययोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. याचा उल्लेख तरी केलेला आहे. भारत सरकारची विकास धोरण ठरविणारी हि शिखर संस्था आहे. अशा पद्धतीनं या नीती आयोगाच्या संदर्भात माहित असणं अपेक्षित आहे. त्यांनतर, फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये, एक अतिशय महत्वपूर्ण अशी आंतरराष्ट्रीय घटना घडलेली. अन ती आंतरराष्ट्रीय घटनामध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला भेट दिली. तुम्हाला हे माहिती असेल कि, गेल्या वर्षी चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला, already त्याच्यावर गट क च्या परीक्षेत प्रश्न येऊन गेलेलाय. कि रशियाने युक्रेनवर हल्ला कधी केला? Particular तारीख विचारली. चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला तो हल्ला केला. आणि जो हल्ला केला त्याच्या एक वर्ष मध्ये, अं चार दिवस आधी म्हणजे बघा, वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला, युक्रेन चे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन युक्रेनला गेले. इथं particular तारीख लक्षात ठेवायची. तुम्हाला हे प्रश्न विचारला जाईल. इमारिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला भेट कधी दिली. तर कधी दिली? वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला.